game like नवीन एक group देतात आणि त्याच्यात young young players चा पण खूप वाटा असतो. आणि जे वरचे players असतात ते खूप. ते त्यांचा value अस्तेय. important role असतो. काल रशीद खान खेळले. . जा पद्धतींनी त्यानीं six मारला पहिल्याच ball वर आणि जा पद्धतींनी तेत्यांची त्येंची balling असत त्यायचा काय आणखी players आहे. overship television ची केन विल्लीयाम्ससन असेल आणि तेय खूप चागलं खेळतात. त्यांत चेन्नई super king मध्ये पण जा पद्धतींनी overship काल खेळले मोईन अली. जेय आहे ते cricket खेळे. त्याचा मध्ये आणि आणि खूप खाही players जे चांगले खेळलात. आणि एक start चांगल देऊन. game ला त्या पर्यंत नेतात कारण एक दोन match काहीच होत नाही. अशात हा tournament खूप मोटा असतो. आणि त्या tournament ला एक त्या level वर नेण एक खूप चांगली गोष्ट असते. कालाचा match जे second inning होती? ते म्हणजे कशी होती?

chasing chase करत होती. एक one Seventy Nine किंवा one eighty च एक त्याना target मिळाल होता. आणि batting वगरे शुभमन गिल नि खूप चागला performance केला. आणि जामुळे match म्हणजे जवळ जवळ अह खूप run काढलं. शुभमन गिलने पण आणि out जरी जाला असेल तर पण जा पद्धतींनी त्याचा जो काम होता. तो त्यानी opening मध्ये येऊन आपलं काम करून दाखवून दिल. बाकी middle order जे batsman असतात. त्याना मग त्यांचावर त्यांनी सोडुन दिल. आणि मग finishing जा साठी राशिद खान आणि जे player आहेत. त्यांची जे राहुल तेवतिया last मध्ये finishing ते त्यांचा त्यासाठी तेय एक खूप छान खेळतात तेवतिया आणि त्यायनी मग त्याना चांगली match झाली. तशी आणि captaincy पण खूप चांगली होती. दोनीकडली चांगली होती. एम एस धोनी तर आपल्या माहीतच आहे.

बरोबर आहे. आणि तुमाला काय वाटत कि हितून कोणती team? या वर्षी champions म्हणजे होऊ शकते. IPL ची अह सध्या तर काय सांगु शकत नाही. कारण कि, आह खूप सारे matches बाकी आहे. तेय अर्धे सुद्धा matches पूर्ण league matches रातेत त्या मधुन अर्धे सुध्दा matches झालेलं नाही. त्या करिता मी काही perfect सांगु शकत नाही. कि कोण जिकणारं? कोण नाही. म्हणजे कोण trophy घेऊन जाणार. हे perfect सांगु शकत नाही. बिलकुल बिलकुल. कारण आपण starting मध्ये आता आपण काईस आपण एक आपला साठी खूप मुशखील.

जीतुन राहतेय आह team च्या अं team चा game कसा आहे बरोबर आहे. team अं कशा प्रकारें खेळत आहे? अह त्याचा performance कसा आहे. त्याचा वर depend राहतेय. त्या कर त्यानी आह आत्ताचा सुरुवात झालेत काही perfect सांगु शकत नाही.

आणि आह ते तर आपल्याला last जे matches नंतर होतात. ending मध्ये काहीही आठ नऊ matches हम्म थोडा बौत जो माहित पडते कि हा इथून हे team chances बनु शकतेय. पण ते तर last moment पर्यंत पूर्ण IPLseason मध्ये आत्ता पर्यंत असा कधीच नाही घडलं. कि last moment पर्यंत माहित पडतंतय. कि कोणतेय team म्हणजे यचात super fourth जे कोणते team आहे.

पंजाब असो किंवा असो किंवा मग कोणतीही team असो. कोलकत्ता असो. मुंबई असो आणि

हम्म तेच team जिकणारं.

जा पद्धतींनी त्या game वर depend राहिला पायजेय. आणि आपला game जे आहे. cricket तो perfect करायला पायजेय तेंवाच जिंकू शकतेय. नाही तर नाही जिंकू शकतं.

म्हणजे game plans असतात ते बनवतात प्रत्येक team बददल आणि त्याना कोणत्या player चा घेयचा आणि कोणत्या player चा घेयचा नाही हे पण खूप त्याना हे अस्ते कारण power खैलवायचा म्हणजे? एक इतका eassy काम नसतो. कारण कोणतेय player ला bench वर बशवयचा कोणतेय player खेळायचं हा खूप कठीण काम असते आणि ते एक पूर्ण team management त्यांचा बदल captain ते निर्णय घितात. बरोबर म्हटलं तुमी. आणि त्या बदल म्हणून एकास वाटेत कि जा पद्धतींनी ते team खेळतात. खूप मैनत घेतात. आणि जाग्यवर जाऊन त्याना matches एक सवय लागल्या सारख लागून जाते आणि मग काही team असे असतात. ते खूप मागे पडून जातात आणि ते जिंकू नाही शकत. मग या वर तुमी काय बोलणारं? तस काय team असतात जे माग राहून जातात. आणि त्याना मग matches जिंकण्याची ताकत चा नाही मिळत. मी तर एकच advice देणार. तुमी आपला आह स्वतःचे game वर लक्ष द्या. त्यानं त्या game स्वतःचे game perfect बनवा. त्या एका सगळ्या सगळ्या एक single match साठी आपला त्या match मध्ये hundred percent द्या. आणि जिंकाचा प्रयत्न करा. बिलकुल जा पद्धतींनी आपल कारण hundred percent देणार. खूप गरजेच असत जेव्हा आह ते match जेव्हा जिकंतात. आणी त्याचं साठी प्रत्येक match इतकं गरजेचं असत जिकंन. त्याचा मध्ये त्याना हेयचं त्याचं home work हे main म्हणजे. जर सगळे player न सगळे player नि अणि आह team ballingcoach आणि fielding coach जे रातेय. त्यानी आपापलं home work प्रामाणिक पणे प्रामाणिकपणे जर पूर्ण केला त्यांची त्यांच्या team चा जिकंण hundred percent आह जिकंण म्हणजे percentage वाढतेय. hundred percent guarantee राहते कि तेच team जिंकणारं. बिलकुल बिलकुल. कारण हे team जे अस्तेय. हे team चे अस्तेय जे खूप गरजेचं असत. एक performance देणं आणि जस तुमी म्हटलं पण team जे खूप माग पडलेली असतं. त्याला वापस bownce back करण खूप कठीण जात. आणि त्यामुळे त्यानं पण match जिकांची साठी खूप म्हणजे कठीण जात आणि खूप समोर जत जातेय तस तेयच pressure हि वाढत जातेय. त्याचा हातातून जे अंक अरिजित कार्याला पाहिजेय बिलकुल बिलकुल match जिकायला पाहिजेय. जर ते जिंकत नसेल. तर ते त्याचं हात त्याचं हातामधून ते trophy तर अशीच गेली समजायची. बिलकुल. त्या matchess काय करतात. कि ते जे असतात आपला team ला आपला hundred percent देतात. पण काही जे team असं असतात. जे तुमी सांगितलात तेय हारतात. पण काही team असे असतात ते bounce back करतात. आणि ते पण IPL मध्ये बघितले. जे खूप छान पद्धतींनी bounce back करतात. आणि तेय जसें त्याना पक्त चार matches continue जिकायचं किंवा पाच matches म्हणून कमीत कमी चार matches जिकचं लागेल. नाहीतर ते मग त्याचा मधुन tounament मधुन बाहेर हुन जाईल. जर super four किंवा top four मधलं qualifying मध्ये त्याना ते chance नाही मिळेल जर minimum चार match पाच match four मध्ये entry चा होणार नाही. जर त्याचा जवळ आह जेवढे points points पाहिजेय. जे recuriment गरज आहे. points ची. top four four साठी जर ते त्यानी आह काय मानेत त्याला अरिजित नाही केले. जिकंले नाही अंक मिळवेले नाही. तर मग ते top four मध्ये select नाही होणार. reject होणार.

trophy च्या बाहेर होणार. बिलकुल. खूप छान सांगीतले तुमी आणि मला खूप चांगलं वाटलं या topic बददल बोलल्या बदल. आणि मी तुमाला ही छान वाटलं असेल.

हो. माझापण experience खूप छान होतं तुमचा सोबत. कारण हा , आणि मजा कडून topic ला end करु. ठीक आहे. आपण धन्यवाद. तुमी जुडल्या बददल धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे our education system our education system म्हणजे आपल्या आपली आह शैक्षणिक अह पद्धती किंवा शैक्षणिक संस्था शिक्षण हि जीवनाची मूलभूत गरजां पैकी एक गरज आहे शिक्षण हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यात

आणि आपण सुशिक्षित आणि सन सुसंस्कृत आहोत अश्या प्रकारे शिक्षण म्हणजे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा अह भाग झाला आहे आणि प्रत्येकानें वेळोवेळी योग्यते शिक्षण घेणे हि एक काळाची गरज झाली आहे आह म्हणून शिक्षण हे सुद्धा शिक्षण अं शिक्षण हे सुद्धा एक महत्वाचा घटक आहे त्यात शिक्षण हि अशी प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्ती च्या शिक्षणास ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करते किंवा शिक्षण समाज्याच्या विचार धारेला उन्नत विचार धारेला उन्नत करते आणि सामाजिक दुष्परिणामाना उपटून काढण्यास मदत करते

राहून शिकत होते म्हणजेच गुरु अह म्हणजेच गुरु आपल्याला ज्ञान देतो आणि ते ज्ञान आपण शिक्षणाच्या एका अह एका माध्यमातून आपण त्याला आत्मसात करण्याचा प्रयन्त करत असतो शिक्षण उपजीविका मिळविण्यास आणि आमच्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करण्यास मदत करते. शिक्षणा मुळे श्रीमंत आणि ग~ गरीब यांच्यातील दरी मिटण्यास मदत होते. तसेच उत्पन्न वाढवून आणि दारिद्र्य कमी करून आर्थिक विकासास शिक्षण देखील महत्वपूर्ण भूमिका बजावते शिक्षण हि एक जीवनाची कला आहे जी आपले जीवन सुलभ आणि चांगले करते तसेच एक मुलं अज्ञानी जन्माला येतो परंतु ते विविध कौशल्य आणि तंत्रे शिकतो असे हे सर्व प्रकारचे शिक्षण आहे म्हणून शिक्षण हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे जे आपल्याला स सर्व काही गोष्टी शिकवण्यास मदत करते आणि ज्याच्या तुन आपण अं योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक समजतो तसेच जे घरी केंव्हा शाळेत केंव्हा कुठून हि शिकता येते म्हणून आपण असे म्हणू शकतो कि ज्ञान हे शिक्षण आहे आणि वय हे कधीही आपल्या शिक्षणा मध्ये अडथळा अह आणू शकते अह आणत नसते शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आपल्या जन्मापासून च आपल्याला भिन्न धडे आणि क्रिया कला शिकवले जातात कधीकधी आपण गोष्टी सहज समजून घेतो आणि कार्य करण्याचा स्वतःचा आपण आपला स्वतःचा मार्ग विकसित करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि कधीतरी तो काही दुसऱ्यांकडून सुद्धा आपण त्याला copy करण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणजेच त्यांचं सारखंच सुद्धा आपल्याला योग्य वाटलं तर आपण त्यांचं सारखं करण्याचं प्रयत्न करत असतो एखाद्या शिक्षित करणे म्हणून मजकूर ज्ञान प्राप्त करणे असं नाही हे आपल्या सर्वांगीण विकास साठी देखील आपली जबाबदारी आहे त्या अं अश्याप्रकारे अह श शिक्षण अं हे खुप महत्वाचे आहे आजच काळात शिक्षण घेणे हि काळाची गरज झाली आहे आणि म्हणून म्हणून आपण अह म्हणून सर अं सर्वजण शिक्षणाच्या मागे धावत आहेत आणि शिक्षण हे सगळ्यांना महत्वाचे वाटत आले आहे तसेच अं शिक्षणात हा वेगवेगळ्या प्रकारांचे अह गुणाचं अवलंब केला जातो अं जसे कि जसे कि भारताची सध्याची शिक्षण व्यवस्था म्हंटली म्हणजे ब्रिटिश राजवटीची देणगी मनाली जाते लॉर्ड मॅकाले यांनी या प्रणालीचा जेनम लॉर्ड अह केला जरी हि शिक्षण वेवस्था चांगली असली तरी आज हि शिक्षणव्यवस्था भ्रष्टाचाराणे बरबटून गेली आहे या शिक्षण पद्धती मुळे विद्यार्थी च्या शारीरिक व अध्यात्मिक विकास शक्य नाही प्राचीन काळी शिक्षणाला खुप महत्व होते सभ्यता, संस्कृती आणि शिक्षणाचा उदय भारतात प्रथम झाला प्राचीन काळी शिकण्याचे ठिकाण शहरे आणि गावापासून दूर जंगलात गुरुकुल असायचे ऋषीमुनी हि गुरुकुल चालवत असत प्राचीन काळात विद्यार्थी ब्रह्माचार पाळत असत आणि केवळ त्यांच्या गुरु च्या पायाजवळ बसूनच त्यांचे पूर्ण शिक्षण करत असत तसेच अह शैक्षणिक क्षेत्रात बदल घडून आणण्यासाठी कोठाळी आयोगाची स्थापना करण्यात आली या आयोगाने राष्ट्रीय स्थरावर नवीन योजना राबवण्याची शिफारस केली या योजनेची चर्चा दीर्घ काळ चालली हि वेवस्था देशातील बऱ्याच राज्यात लागू करण्यात आली अश्याप्रकारे लागू करण्यात आली हि वेवस्था देशातल्या बऱ्याच राज्यात लागू करण्यात अली या प्रणाली मुळे दहा वर्षात दहावीत सामान्य शिक्षण झाले. या मध्ये सर्व विद्यार्थी सामान विषयाचा अभ्यास करतील दहावी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी वेगवेळ्या विषयांचा अभ्यास करतील जर त्याला हवे असेल तर तो विज्ञान घेऊ शकतो वाणिज्य घेऊ शकतो आणि अगदी ओद्योगिक कार्य साठी हस्तकला शाखा घेऊ शकतो म्हणजेच science commerce and arts नवीन शिक्षणाचे धोरणाचे फायदे रोजगार समोर ठेऊन नवीन शिक्षण वेवस्था तयार केली गेली आहे आपण पात्र विध्यार्थाना महाविद्यालयमध्ये प्रवेश मिळू शकतो दहावी पूर्ण झाल्यानंतर विध्यार्थाना diploma course मध्ये प्रवेश घेऊन अह हम्म मिळू शकतो तसेच एखाद्या व्यक व्यक्ती च्या योग्य वाढ आणि विकासस अडथळा आणणारी भारतीय शिक्षण प्रणाली मध्ये बरीच समस्या आढळून येत असतात आणखी एक मुदा असा आहे कि

नियमित परीक्षा घेतल्या जातात प्रत्येक टप्प्यांवर विध्यार्थीची वेगवेळ्या रीतीने तपासणी सुद्धा केली जाते एवढेच नाही तर यामुळे विद्यार्था मध्ये तीव्र तणाव सुद्धा निर्माण अं होऊ शकतो जेंव्हा ते उच्च वर्गात जातात तेंव्हा विध्यार्थाचे ताण तणाव वाढत असतात पण त्यामुळे हा ताणतणाव वेळेवर घेतल्या हम्म वेळेवर घेतल्या मुळे आपण अह शैक्षण अं शिक्षणाचा काटेकोर पणे अह फायदा घेऊ शकतो आणि वेळच्या वेळी पाहिजे ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून शिक्षण अं शिक्षण अं शिक्षण करताना देखील ताणतणाव काहीवेळेस महत्वाचा ठरत असतो शिक्षण शिक्षाणामुळे आपल्याला खुप साऱ्या गोष्टी चे knowledge येते जसेकी ज्ञान मिळते कोणत्या अह कोण अं भरपूर साऱ्या गोष्टी शिकला मिळतात कि आपल्याला कोणापासून फसवणूक होणार नाही कोणत्याही शिक्षण पद्धती चा संबंध शिक्षणाच्या ध्येय धोरणाशी असतो पुढच्या पिढीला शिक्षण देण्यामागे असलेला उद्देश कोणता आणि हा उद्देश सफल होण्यासाठी कोणती पद्धती कार्यवहीत आणायची याचा विचार शिक्षण पद्धती मध्ये असतो ब्रिटिशांनी पारतंत्राच्या काळात घालून दिलेल्या शिक्षण पद्धती मध्ये त्यांच्या समोरचे भारतीय याना सुशिक्षित करण्याचे उद्दिष्ट होते कि हे स्पष्ट झालेले असते तसेच केवळ ज्ञानवंत घडविणे हा उद्देश असणेहि फारसे नाही ज्ञान संवर्धने राष्ट्र संपन्नता येते पण ज्ञान संपादनातून शहाणपण येण्यावर दृष्टी असयला पाहिजे या ज्ञान संपदाचा व्यवसायात उपयोग करता येणे शहाणपणातून शक्य होते घरोघरी ज्ञानेश्वरी जन्माला येऊन अं भाग नसते ज्ञानेश्वरादी संतांनी ज्याप्रमाणे ब्राम्ह ज्ञानाचा संसारी जीवनात उपयोग करायला समाजाला प्रवृत्त केले तशे शहाणे करून सोडावे सकलजन हि ज्ञान लाल मागे हि प्रेरणा असयला पाहिजे आजच्या शिक्षण पद्धती मध्ये ज्ञान संवर्धनांकडे पुरेशे लक्ष दिले जात नाही आणि हि ज्ञानाची व्यावहारिक उपयुक्तहि प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा शिक्षकाच्या शिक्षितांच्या मनात जागृत होत नाही

मला काय त्याचे हि भावना वाढण्याची प्रवृत्ती शिक्षण पद्धती तुन आणली पाहिजे आपण एखाद्या एका शिक्षित अह व्यक्ती ने अशिक्षित अह व्यक्तीला अं अशिक्षित व्यक्तीला शिक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या पद्धतीने त्यांना अह

जसे कि शिक्षण हे भविष्य घडविण्याचे साधन आहे प्रत्येकाच्या आकांशा असतात पण ती आकांशा केवळ शिक्षणद्वारे पूर्ण च होते शिक्षणाशिवाय आपण आपल्या ध्येयाकडे कसे जायचे

आपले ध्येय निश्चित करू शकतो आणि आपले आपल्या ध्येय निश्चित करण्यात आपली फसवणूक होणार नाही याची सुद्धा जाणीव आपल्याला शिक्षण द्वारे होत असते तसेच अह प्रग अह वृत्ती देखील अह विकसित वर करते शिक्षणामुळे एखाद्या व्यक्ती च्या रोजगाराच्या घटकामध्ये सुधारणा देखील होऊन जातात ज्यामुळे त्या व्यक्ती ला किंवा त्या त्या व्यक्तीला अधिक रोजगार मिळू शकतो आणि त्याच्या दरोरोज च्या गरजा भागवु शकतो आपल्या जीवनात शिक्षण खुप महत्वाचे आहे शिक्षणाशिवाय आपण आपले यश साध्य करू शकत नाही शिक्षण हे आपला उज्वल भविष्यासाठी महत्वाचे साधन आहे या साधना द्वारे आपण आपल्या जीवनात काहीतरी चांगले मिळवू शकतो आपल्याला आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले करायचे आहे काही लोकांना doctor व्हायचे आहे तर काही लोकांना अभियंता व्हायचे आहे आपण हे सर्व होण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण म्हणून च अश्याप्रकारे आपले ध्येय निश्चित करण्यासाठी प्रत्येकासाठी प्रत्येकाचे ध्येय हा महत्व पूर्ण भाग ठरलेला असतो आणि म्हणून तो महत्वाचा भाग साध्य करण्यासाठी योग्य तो भाग अह ठरविण्यासाठी आपल्याला शिक्षण हि काळाची गरज झालेली आहे अश्याप्रकारे आज आपण आपल्या education system बद्दल माहिती घेतली आहे आणि धन्यवाद APJ अब्दुल कलाम, अबुल पाकीर जैनुलाबदिन तथा APJ अब्दुल कलाम. ऑक्टोबर एकोणावीसशे एकतीस ते सत्तावीस जुलै, दोन हजार पंधरा हे एक भारतीय aerospace शास्त्रज्ञ होते. तसेचं, त्यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम केले होते.

अभियांत्रीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार शतके, शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने, सरंक्षन संशोधन आणि, विकास स~ विकास संस्था आणि भारतातील अंतर~ अंतराळ संशोधन संस्था येथे काम केले. APJ अब्दुल कलाम, APJ अब्दल कलाम भारताच्या नागरिक अंतरयाळ कार्यकरत्यात आणि लष्करी क्ष~ क्षे~ क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नामध्ये, त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे ballistic क्षे~ क्षे~ क्षे~ क्षेक्षणास्त्र आणि प्रशेषक~ प्रशेपण, वाहन तंत्रणाचा विकासावर केलेल्या कामामुळे, ते भारताचे ईमाईन man म्हणून~ missile man म्हणून ओळखले जाऊ लागले. एकूणवीसशे अठ्ठयानुमध्ये, भारताच्या पोखरण अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. एकूणवीसशे चौऱ्ह्यात्तर मध्ये भारताने केलेल्या मूळ अणुचाचणीनंतर, हि पहिलीचं चाचणी होती. कलाम यांनी दोन हजार दोन मध्ये सत्ताधारी,

त्यांना पी~ पी~ peoples president म्हणून व्यापकपणे संबोधले जाते. राष्ट्रपती पदानंतर कलाम, हे शिक्षण-शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरिक जीवनात पर~ परतले. भारताच्या सर्वोच्च नागरिक सम्मान असलेल्या भारतरत्न सह, अनेक प्रतिष्ठित,

स्थरावरील मन सह हजारो लोकं, त्यांना गावी रामेश्वरम, येथे आयोजित, अंतिम संस्कार समारंभास उपस्थित होते. तेथे त्यांना पूर्ण राज्य सन्मानाने दफन करण्यात आले. सुरवातीचे जीवन आणि शिक्षण त्यांचे, अनुउल पाकीर जे~ जेनुल्लादिन, अब्दुल कलाम यांचा जन्म, पंधरा ऑक्टोबर एकूणविशे एकतीस रोजी, प~ पम्मन पेट~ बेटावरील रामेश्वरमच्या तीर्थक्षेत्रावर, तेव्हाच्या मस्त्र~ मशरा प्रांतात आणि आजच्या तामिळनाडूत एका तामिळ-मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जेनु, जेनुलुद्दीन मार्काय~ मार्कायर हे बोटीचे मालक आणि स्थानीय मशीनीचे इमाम होते. तर त्यांच्या आई, अलीम अशीअम्मा गृहिणी होत्या. त्यांचे बोटीतून हिंदू यात्रेकरूंना रामेश्वरम आणि आता निर्जन यांच्या धनुष्य, धनुष्य कोटी दरम्यान घेऊन जात होते. कलाम हे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये लहान सर्वात लहान होते. त्यांचे, पूर्वज हे श्रीमंत मार्कायर व्यापारी आणि जमिनीचे मालक होते. तसेच त्यांच्याकडे असंख्य मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणात जमिनी~ जमिनी होत्या. श्रीमंत मार्कायर व्यापारी होते. तरीही एकूणवीसशे वीसच्या शतकात कुटुंबाने आपले बहुतेक संपत्ती गमावली~ गमावली होती. आणि, क~ कलाम यांचा जन्म झाला तोपर्यंत ते गरीब~ अं गरिबीने ग्रस्त होते. मार्कायर ने हे तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या,

त्यांचे व्यवसायात मुख्य भूप्रदेश आणि बेट, आणि श्रीलंकेत~ आणि श्रीलंकेत इथून किनारा मालाचा व्यापार करणे. तसेचं, मुख्य भूमी आणि पंपन~ पंपन दरम्यान यात्रेकरूंना नेणे. यांचा समावेश होतो. कुटुंबांच्या तूट~ तुटपुंज्या उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी त्यांना वर्तमानपत्रे विकावी लागली. एकूणवीसशे चौदामध्ये मुख्य भू~ अं भूपा~ भूभागावर तांबन पूल घा~ पुल घडवल्यानंतर तथापि व्यवसाय, अयशस्वी झाले आहे. वडिलोपार्जित घराव्यतिरिक्त कालांतराने कौटुंबिक संपत्ती आणि मालमत्ता नष्ट झाली. त्यांच्या शाळेत वर्षांमध्ये,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 Higher second year school रामे~ रामनाथपुरम येथे शिक्षण पूर्ण केल्यांनतर, कलाम यांनी सॅन जोसेफ कॉलेज पीयुजी, तिरुचिराप्पली येथे प्रवेश घेतला. महाविद्यालय तेव्हा म~ मद्रास विद्यापीठाशी संलग्न होते. तेथून त्यांनी एकूणवीसशे चौर्यांशी,

इन्स्टिटयूट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये aerospace अभियांत्री यांचा अभ्यास केला. अभि~ अभ्यास करण्यासाठी ते एकूणवीसशे अं पंचावन्न मध्ये, मद्रासला गेले. कलाम एका वरिष्ठ वर्गाच्या प्र~ प्रकल्पावर काम करत असताना team यांच्या प्रगतीच्या अभावामुळे, असा~ असमाधानी होते आणि पुढील तीन दिवस प्रकल्प पूर्ण न झाल्यास त्यांनी शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी दिली. कलाम यांनी अंतिम मुदत, पूर्ण करून team ला प्रभावित केले. त्यांनी नंतर~ नंतर त्यांना सांगितले, मी तुम्हाला तणावाखाली ठेवेन, अं ठेवल~ ठेवत होतो. आणि तुम्हाला कठीण मुदत पूर्ण करण्यास सांगत होतो. fighter pilot होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्य~ करण्यात ते थोडा थोडक्यात चुकले.

त्यानंतर संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या aeronautical टॅव अं devlopment Establishment मध्ये शास्त्रज्ञ म्हणून शामिल झाले. त्यांनी एक लहान एफ वा,

DRDO मध्ये नौकरीच्या निवडीबद्दल त्यांना खात्री पटली नाही. कलाम हे प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या endcroft वर, समितीच्या~ समितीचा देखील भाग होते. एकुणावीसशे एकोणसत्तरमध्ये कलाम यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये बदलली, बदली करण्यात आली. तेथे ते भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहनचे प्रकल्प संचालक होते. त्यांचे जुलै एकूणवीसशे ऐंशी मध्ये, रोहिणी उपग्रह पृ~ पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या ते~ तैनेत केली~ केला होता. कलाम यांनी पहिल्यांदा एकूणवीसशे पंचा~ पासष्ट मध्ये, DRD, O मध्ये स्वतंत्रपणे विस्तारित rocket प्रकल्पावर काम सुरु केले होते. एकूणवीसशे एकोण, सत्तरमध्ये कलाम या~ कलाम यांना सरकारांची मान्यता मिळाली. आणि त्यांनी अधिक अभियंता समाविष्ट करण्यासाठी कार्यक्रमाचा स्वीकार केला. एकोणवीसशे त्रे, त्रेसष्ट ते एकोणवीसशे चौषष्ट मध्ये कलामांनी NASA च्या व्हरजिनीया मधील हमवे~ हॅन्गटन येथील लँगली, संशोधन केंद्र ग्रीनबेल्ट मेरीलँड मधील बोडार्ड स्पेस अं फ्लाईट सेंटर आणि Flight सुविधा या केंद्राचा केंद्रांना भेटी दिल्या. एकोणवीसशे सतरा आणि एकोणवीसशे नव्वदच्या दरम्यान कलाम यांनी polar साले~ सालेलाईट, Satellite launch vehicle प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला. जे दोन्ही यशस्वी ठरले. कलाम यांना राजा रामन्य~ राजा रामन्य, यांनी DVRL चे प्रतिनिधी म्हणून सुद्धा या देशातील पहिल्या अनु चाचणीचे साक्षीदार होण्यासाठी जरी त्यांनी त्यांच्या, भाव घेतला~ भाव घेतला नसला तरी आमंत्रित केले. एकोणवीसशे सतराच्या दर~ दरम्यान, एकोणवीसशे सतराच्या शतकात कलाम यांनी project devil आणि project valiant valiant या दोन्ही प्रकल्पाचे दिरदर्शक केले. त्यात यशस्वी SLV project च्या तंत्रज्ञानातून ballistic क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय मं~ मंत्री मंडळाची नापसंती म्हणू~ असूनही पंतप्रधान इंदिरा~ इंदिरा गांधी यांनी कलाम यांचा संचालक पदाखाली, संचालक पदाखाली त्यांचा विवेकाधिका कारांद्वारे या airforce aerospace प्रकल्पासाठी गुप्तनिधी वाटप केला. कलाम यांनी केंद्रीय मंत्री मंडळाला या वर्गीकृत aero aero, Space प्रकल्पाद्वारे खरे स्वरूप लपिवण्यास पटवून देण्याची अविभ~ अविभाज्य भूमिका बनव~ बजावली. त्यांच्या संशोधन आणि, शैक्षणिक नेतृत्वामुळे त्यांना, एकोणवीसशे ऐंशीच्या द~ शतकात मोठी प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे सरकारला त्याच्या संचालक पदाखाली प्रगत क्षे~ क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरु करण्यास प्रवृत्त केले. कलाम आणि संरक्षण, अं संरक्षण मंत्र्यांचे धातुशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर VN अं VN रुग्णालयाच्या~ रुग्ना~ चलन, यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री R व्यंकटरामन यांनी एका-पाठोपाठ एक नियोजित

integrate idol missile-missile development program नावाच्या mission साठी तीनशे अठ्ठयांशी अब्ज,